सर मला थोडी कृषी कृषी शिक्षणाबद्दल माहिती हवी होती. सांगता का?

म्हणजे शेती म्हणजे मला शेती बद्दल माहिती पाहिजे होती शेती विषयी माहिती पाहिजे होती म्हणजे शेती म्हणजे काय किंवा शेतीचे काय प्रकार आहे मातीचे प्रकार याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. साधारण शेती म्हणजे आपण त्याला कृषीशाश्त्र असं म्हणतो हे शास्त्र शेती मधला सखोल अभ्यास करून आपण शेती करायची असते त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास करतो तर आपण शेती पद्धती शेती कुठल्या पद्धतिने करतता आणि हवामान त्याच्या संदर्भात याचा एकत्र जेव्हा आपण अभ्यास करतो. त्यावेळेला कृषीशास्त्र असं होतं त्याला शेती असं म्हणतात.

आणि शेती म्हणजे शेतीमध्ये साधारण आपण जमिनीचा मुख्य भांडवल म्हणून विचार करत असतो.

ती बऱ्याच देशांमध्ये नाहीये हो हो आपल्याला जी भारताकडे आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेली मोफत मिळालेली आहे. नाहीतर बाहेरच्या देशात शेती करायचं म्हटलं तर हवेतली शेती किंवा मग हायड्रोपोलिस असं एक तंत्र वापरावं लागतं .

आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये पैसे खर्च करून कुठेतरी खाना पिण्यासाठी असं भाजीपाला आणि फळ मिळतात. पण आपल्याला भारतामध्ये हे सगळं सगळं मोफत मिळालेला आहे हो बरोबर आहे. शेतीमध्ये मग म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारे शेती केली जाते.

आणि शेती करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे मातीचा कोणता प्रकार हा शेतीसाठी अति उत्तम असा मानला जातो . आपल्या महाराष्ट्र मध्ये जमिनीचे पाच ते सहा प्रकार आपल्याला सापडतात हो काळा मातीचा एक प्रकार आहे त्यामध्ये सुद्धा तीन प्रकार पडतात. खोल काळी मध्यम काळी उथळ काळी अशी तीन तीन प्रकार काळ्या मातीचे पडतात. दुसरी जी माती आहे ती कोकणामध्ये आपल्याला सापडते ती ल्यातराईट खडक पासून तयार झालेली माती आहे.

जांभळ्या खडकापासून तयार झालेली माती थोडीशी लाल रंगाची आपल्याला जाणवते. पीएच पण थोडासा काय म्हणतात ते अमला असतो.

आणि तिसरा प्रकार जो सापडतो ते थोडसं चौपट जमिनी किंवा क्षारयुक्त जमिनी चौथा प्रकार असतो तो थोडासा आपल्याला थोडासा महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये आपल्याला सापडतो मिश्र अंगाच्या जमिनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडतात . त्याच्यामध्ये उत्तम जमीन कुठली असं जर म्हटलं तर पाण्याचा निचरा चांगले होणारी, सेंद्रिय कडवळ भरपूर असणारी आणि ज्या जमिनीचा सामू चांगला असतो पीएच.

अशी जमीन ही पिकांसाठी कुठलीही जमीन चांगली असते मग ती कुठल्या का रंगाची असेना. आणि कमी पाण्याची जर आपल्याला शेती करायची असेल तर कोणती जमीन चांगली असते? आ कमी पाण्याची पाण्याचा तंत्र हे हे मातीशी फार संबंधित असू शकत नाही. आता जे कुठल्या का रंगाची माती असे ना. पण ज्या जमिनीत चिकन कणांचे प्रमाण जास्त असतं त्या जमिनीत पाणी धरून ठेवणे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते. आता तुमची जमीन खराब असेल वाळकी असेल जर तुम्ही सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खत जर भरपूर वापरले तर त्या जमिनीत पण पाणी धरून ठेवू शकतं. मग कमी पाण्यात पण शेती आपल्याला करता येऊ शकतं .

हो बरोबर आहे अगदी बरोबर आहे. रासायनिक खत हे जमीनीला घातक घातकच ठरतात त्याचं कारणच असं आहे की जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू असतात भरपूर हो आणि ते सूक्ष्मजीवाणू आपल्या जमिनीची खूप महत्त्वाचं म्हणजे शेती करण्याचे मुख्य काम तेच करतात.

आणि खत असतील औषध असतील जेव्हा आपण ते गरजेचं गरजेपेक्षा जास्त वापरतो योग्य प्रमाणात वापरली तर हरकत नाही पण ज्यावेळेस आपण गरजेपेक्षा जास्त वापरतो त्यावेळेला मात्र त्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण क्षारचे प्रमाण जास्त होतं.

आणि मग जमिनीला कठीणपणा येणं हवाखेळती न राहणं सूक्ष्मजीवाणूंचे कार्य नीट न होणे अश्या गोष्टी करतात म्हणून ते घटक ठरतात. योग्य प्रमाणात वापरणं हे एखाद्या वेळेस चालू शकतं पण अति प्रमाणात वापरणं हे नको ते शक्य टाळायला पाहिजे.

हो हो चालेल .